अं शिक्षणाचं continue करतील. तर अं म्हणजे एक एक योग्य वेळेस ती गोष्ट त्यांना मिळत नाही. आपण म्हणू शकतो. तर खरचं हे खूप म्हणजे, आपल्याला थांबवायला पाहिजे मला असं वाटतं कारण, अं अं यामुळे काय होत कि त्या अं मुलांच्या अं शिक्षणावर पण परिणाम होतो. आणि ते अं त्या जे प्राथमिक शिक्षण आहे. त्यापासून ते वंचित राहतात अस मला वाटतं.

very good morning, how are you? I am fine चांगली आहे मी. पिठ मळत होते. त्याच्यामुळ हात धुवायला वेळ लागला.

सकाळी सकाळी office ला जायची घाई असते यांची त्याच्यामुळ मग

free आहे. भाजी पण झाली आहे जास्त काही नसतं.

म्हणजे side by side सगळ चाललेलं असतं. हे करायच पुढंं ते करायच पुढ. आणि मग चालतं असं. असा hard and fast time नसतो की नऊलाच जाते किंवा साडे नऊलाच जाते किंवा दहालाच जाते. आपण करुण ठेवायच आपल्या हिशोबाने सगळ.

काय चाल तुझ काय चालय? माझ काही नाही निवांत.

सकाळी morning माझी थोडी निवांत असते. कारण दहाच्या आत अं हे. दहाच्या आसपास मला job ला जायला लागतं त्याच्या मुळ तो issue अच्छा अच्छा अच्छा मग तु चहा वगैरे कुठे घेतो सकाळी सकाळी? चहा वगैरे most of the मी खाली जाऊन घेतो पण कधी mood असेल तर. त्या शक्यतो मला हे जे हा उन्हाळ्याच्या दिवसात मी चहा coffee सगळ avoid करतो. हा म्हणजे ते उन्हा उन्हामध्ये चहा coffee घेतलीच नाही पाहिजे तेच direct हम्म आनखी काय म्हणतो? काही नाही आहे कि आपल चाललय निवांत.

हम्म जस जसं metro Metro city मध्ये किती struggle असतं life चं हो लईचं हो म्हणजे आणि सकाळी उठण्या पसनं job च्या जागे पर्यंत पोहचण्या पसनं. आमच्या इथे ठिक आहे दहा पंधरा kilo meter distance आहे. पंधरा kilo meter normal आहे. लोक साठ साठ kilo meter सुद्धा distence travel करतात.

मोठी गोष्ट असते. आणि मग खुप मुश्किल म्हणजे काही लोक तर मी पाहिले. माझे काही friends सात वाजताच घरातनं निघतात. आणि नऊ साडे नऊ पर्यंत जागेवरती for example दिल्ली दिल्लीचं इतक मुश्किल झालं त्या ठिकाणी सध्या की बस. म्हणजे किती लोक आणि मग ते तिकडे office च्या जागेवरती पोहोचायला Bus, Bus किंवा metro आणि मग त्या सगळ्या गोष्टी आशा जुळवून जुळवुन ते पोहचतात. संध्याकाळी पण त्यांच तसं आणि सगळ्यात चांगलं strugling life मुंबईचं. म्हणजे दोन तीन दिवसांनंतर असं उबायला होतं मुंबईत. कुठे जायचं म्हणजे खुपच, इथे जायचय मग असं नाही असं जा, असं नाही असं करा. हा diabetic research project वर मी जेव्हा work करत होतो that time मी नवी मुंबई पनवेलला थोडसं outside राहायला आलो. मला मुंबई city आवडली नाही कधी. माझ्या दृष्टीने . आम्ही तर म्हणजे जानं म्हणजे फक्त कामा पुरत जानं exam हे फिरणंं कुणाला भेटायला जाणं doctor कडे कुणाला appointment आसलं तर जाणं इतक म्हणजे आमच तर इतक होतं की आम्ही

माथेरान road ला मी रहायला होतो. त्याचा area खुप सुंदर होता. सकाळी सकाळी असं village like area होता. villages चा area होता. आजुबाजु अजुबाजुला असं डोंगर वगैरे सगळं. अं मस्त मस्त area होता. आणि मग पहाटे पहाटे लवकर उठल्या लवकर उठून निघायला लागायच मला तेव्हा. साडे पाच सहा वाजेपर्यंत कारण नऊ वाजे पर्यंत मला मलाड ला पोहचायचं असायचं. आख्खी मुंबई cross करत मालवनी आठ number आहे मुंबईच जवळपास शेवटच टोक. त्याच्या पलिकड Direct खाडी.

आणि खाडीच्या पलिकडे

जवळ पास अडीच ते पावने तीन तास जायचे माझे. हे भगवान म्हणजे तुला सात सात वाजता सात वाजता नाही मला नऊ वाजेपर्यंत camp सुरु करायचे असायचे दहा वाजता continuous compulsory तुम्ही camp मध्येच पाहिजे पनवेलला.

केजरी ma'am cab directly अं मला सांगितलेलं आहे की रा घरापसनं cab book करत जा no issue अच्छा बरं मग तुम्ही आधी . हा company च्या facility असायची की तुम्ही directly cab book करा no issue हम्म मग तरी सुद्धा इतका वेळ लागतो आणि काय करणार ना cab मध्ये हा पण विषय आहे. वेळ किती आहे. म्हणजे माणुस जो आरामाचा वेळ असतो किंवा आपल्या rest चा वेळ असतो. आपण थोडसं हे असतो म्हणजे. तर हे सगळ issues. आणि त्याच्या ही पलिकडे जाऊन सगळ्यात मोठा issue पैशांचा म्हणजे अं की जी salary तुम्हाला मिळते त्या salary त तुम्ही तीथलं strugling life हे करण खुप मुश्किल आहे. नाही ना अं problem हा नव्हता आम्हाला TA extra मिळायचे. जेव्हढे होतील तेव्हढे actual अं आठवड्याला आम्हाला company ला द्यावी लागायची. तेव्हढे आम्हाला reambus होऊन जायचे प्रत्येक आठवड्याला. नाही तुम्हाला ambus व्हायचे ते ठिक होते पण आताची local strugling life जर समजा तिथं विचारलेला. जब हम family, with family रहायचे मुंबई मध्ये. तर किती struggle आहे. म्हणजे family रहायचं म्हणजे locality चांगली पाहिजे locality चांगली पाहिजे म्हणजे तिथं चांगलं rent असेल. चांगल rent असेल म्हणजे मग आपल्याला आपल्या सगळ्या आणि आजकाल तसलं पहिल्यासारख living नाही राहिलं ना.

आपले खर्चच किती वाढले म्हणजे जर तुम्ही husband wife दोघे ही जर तर तुम्हाला एक maid ten thousand तर फक्त स्वयंपाकाच्या घेतात. आणि वरच्या कामाच पाच सात हजार. म्हणजे इतक सगळ. आमच तर एवढ मोठ city नाहीए म्हणजे आहे, capital आहे पण ठिक आहे. तरी सुद्धा म्हणजे जर विचार केला तर दहा हजार तर maid लाच जातात. तर maid कडनं आपण सगळे आणि मग त्याच्या नंतर वरचा खर्च आहे. society चा maintenance इथं सुद्धा असं आहे की तीन चार आडीच तीन हजार महिण्याचा आता नुस्त maintenance आहे society चा. मुंबई आणि पुण्यासारख्या Bangalore सारख्या city मध्ये पाच पाच हजार maintenance जास्त असेल. म्हणजे ते struggle इतक आहे म्हणजे आता जसं माणूस प्रगतीची विष हे करतोना तिथे जाउन जर तुमची salary खुप वाढत असेल.

दर वर्षी पंचविस percent चाळीस percent तर ठीक आहे आणि जर नसेल वाढत तर खूप मुश्किल आहे. struggle म्हणजे सगळ्याच गोष्टीच struggle हे सकाळी उठल्या नंतर म्हणजे life आसं असच नाही ना. हा मी संध्याकाळी काही तरी करेन office मधनं आल्या नंतर. आस काही होत नाहीना. हा जीव निघालेला असतो सगळा. हा मग ते सगळ आशानी माणुस माहिती आहे कामाची वेळ कमी असुदे पाच सहा तास काम करुदे. पण ती जी वेळ असतेना तुमची सकाळची संध्याकाळची जो relax होण्याची आडीच आडीच तीन तीन तास जर तुमची गेली तर काय आहे म्हणजे त्या life तर असं काय आहे? असं विशेष असं काही नाही. मी मुंबईचा म्हणजे खुप पुर्वी मला मुंबईला job मिळत होता, एकदम सुरुवातीला. मी ते company चं Distance आणि ते locality आणि ते सगळ खुप study केलं. आणि मी ते cancel केलं. कि तेव्हा खुप मुश्कील होतं job मिळणं आरे. लोकांना मिळत नाही, तुला company त मिळतय. उपभोग होईल, असं होईल तसं होईल. मी म्हटलं ती company त्या कं जीथे bus उतरवते तीथुन दिड kilo meter पायी चालू ठिक आहे. ठिक आहे. त्याच्या नंतर ज्या locality त मी रहायचं म्हणते, कारण की जिथे PG वगैरे मिळालं पाहीजे. जेव्हा आपण single वगैरे असतो तेव्हा आपण PG वगैरे शोधतो. आणि आशी जागा शोधतो की जिथून आपल्याला सगळ्या गोष्टी access होतील.

हा comfortable ते सगळ मिळून मला म्हणजे दिड ते पाउने दोन तास traveling आणि company चा time होता सकाळी नऊ ते सध्याकाळी सहा. software company होती. आणि नाही आणि मग पुढे ती एकदम सुरुवातीलाच होतं ते. आणि मग मी म्हटलं बापरे नको आप आपल्या तर मुंबई मध्ये तु म्हणतो ना जसं मुंबईच नाव घेतल्या नंतरही मला लहानपणा पासनं एक हे आहे. आम्ही म्हटल की नको नको मुंबई नको. बाकी कुठे ही करायचं. जशी मुंबईची लोकंं असतात ती मुंबई सोडुन कुठे जायला नको

हा पण मुंबईच जे traveling आहेना मुंबईमध्ये local ची service असेल किंवा metro service असेल, किंवा bus service असेल,

आणि दुसरं म्हणजे कस असतं माहिती आहे का? जेव्हा कुठल्या नविन ठिकाणी जातो, जसं पुण्यात आहे. पुण्यात तर आम्ही दहावी अकरावी नंतर तर असं जायचो . जसं आपण घरात जाऊन आल्या सारख. शिवाजीनाका आम्हाला आमच्या घरासारख वाटायचं. शिवाजीनाका चं bus stop

त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला राहण्याची पण व्यवस्था देतो असं तसं दोन वर्षानी त्याच्यानंतर पण नाही भैया मी माझी हिम्मतच नाही झाली. म्हणजे ती गर्दी वर्दी पाहुनच अं असं एकदम हे करायला झालं नको. ह्या सगळ्या गोष्टी नकोय आपल्याला असं.

हं मग नको सगळ्या गोष्टी मग त्या पेक्षा आपलं पुण बरं आहे. इकडुन तिकडुन जाऊन आलं की कसं ही कधी ही बसता येतं bus मध्ये रात्री सहा अं आठ वाजता बस राहती. बारा वाजता आपल्या घरी, असं होतं. असा पण प्रश्न होता. कधी कंटाळा आला, कधी आठवनच आली घरच्यांची दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता बसलं की आपण नऊ वाजता कामा वर असं अस असं.

हा पुण्या ह्या जुण्या पुण्यामध्ये तुम्ही म्हणाल तर हे possible होतं. नविन पुण्यामध्ये म्हणाल तर हे possible नाहिए आता. आता बिलकुल possible नाहीए. ही दोन हजार दोन ची गोष्ट आहे. दोन हजार सात ची गोष्ट आहे. पण आता पण पुण मला तसं easy वाटतं. आता तुम्हाला भोसरी मधनं पुण्यात पोहचे पर्यंत जवळ पास दिड दोन तास जातील. मधी actually कसं होतं माहिती आहे का? भोसरी पर्यंत नाही नाशिक फाट्या पासुन पुढे जास्त time लागतो.

हम्म आणि कसं होतं आता काय झालय आता, पुर्वी आम्ही मी पुण्याकडे जायचे पुढे. पण आता मी नाशिक फाट्यालाच उतरते. तिथुन पुढे भाऊ घ्यायला येतो.

हा तिकडनं direct flyover आहे. हं मग इकडुन द हा मग तिकडे जायला असं काही वाटत नाहीए. असं कधी वाटलं नाही. किंवा मग लक्ष्मी road ला जायचं आहे कुठे ही जायच आहे. परत shopping ला गेलो लक्ष्मी road ला याला त्याला. तर भाऊ नाशिक फाट्यापसनं collect करतो. घरी जातो मस्त fresh व्हायचं जेवन खावन करायचं मग जायचं. मग त्यामुल असं काही नाही वाटत. पण जसं आता माझी जाव आहे. चांगली स चांगलं package आहे मोठं. असं नाहिए की तीस चाळीस लाखाचं पण ती work from home करते covid पासनं. पुर्वी ती दुबईला होती, इकड होती, तिकड होती चेन्नई वगैरे सगळ्या metro cities केल्या. पण आता माहिती आहे आता नको म्हणते. ती मला म्हणते की तिथे maid शोधनं मग त्या maid च्या भरोश्यावर घर ठेवनं.

आणि मग तिची वाट पहानं त्याच्या नंतर तुम्ही तिथे राहत असाल तिथून तुमच्या job पर्यंत ती prefer करते work from home job. म्हणजे ती CA आहे by professional International client करते. तर ती नको म्हणते. म्हणजे आता तिची मे आता सध्या तीच office मुंबई आहे. तर तर ती महिन्यातनं एकदा office ला जाते फक्त. आणि मग बाकी सर्व work from home करते. तीला म्हटलं मुंबई किती छान आहे घे तुम्ही तुमच तर काही नाहिए. तसं ही तुमचं restriction नाहिए की रोज office ला जायचं.

आणि जितक्यात मी अं जितक्यात इथे manage करते जितक्या पैशा मध्ये तितक्यात माझ rent सुद्धा होणार नाही. इथे काय पंधरा हजारचा flat आणि बाकी सगळ म्हणजे चाळीस हजारात सगळ होतं तीच.

आणि आपण friends आपलं circle बनवतो

मग तिथं त्या गोष्टीला time चं राहणार नाही ना. जाण्या येण्यात जाईल. आणि मग त्याच्या नंतर friends, comunity परत आपल्याला आवडतं म्हणजे लोकांशी बोलनं किंवा त्यांच्याशी बसनं. असल्या गोष्टींना वेळच नाही मिळायचा. सरळ सरळ औरायच निघायच, आणि कामावरती जायचं. आणि कामावर नऊ साडे नऊला पोहचायच तुम्हाला सहा वाजता कोनती maid तुमच्या घरी येऊन काम करेन सांग.

मग ते स्वतःच करायचं सगळ्या गोष्टी त्याच्या मुळे ती नको म्हणते. म्हणते नको ती metro city म्हणते. even ती Bangalore नको म्हणते. Banglore चा experience worst आहे. professional company च्या कामा मुळे मला जायला लागायचं. मला really पंचेचाळीस हे साडे चार kilo meter cross करण्यासाठी पंचेचाळीस मिनीटां पेक्षा जास्त वेळ लागायचा.

banglore मी तर Bangalore मी तर स्वतः वैतागलो होतो. even company providing me stay food cab everything but नको वाटलं मला शेवटी की बास आता जाऊदेत मला माझ्या destination आता गुहाटीला जाऊ आपण. गुहाटी location होती तेव्हा माझी. मी मला वाटलं जाऊदेत मला माझ्या destination नको आता bangalore मग तसच होतंना. सगळ्या गोष्टी खुप difficult असतात. आपण जे सो विचार करतो किंवा करतो असं वाटतंना. काही वेळेस म्हणजे मी अजुन सुद्धा असा विचार करते जे मी किती हे होती ना. की नको नको इथे नको, इथे नको, असं नको, छोटसं चुजु होते तेव्हा. आणि खरं तर सगळी कडे मी काही असं म्हणनार आनी मुंबई नको मोठी city म्हणजे ते travelling आणि तिथलं strugle

त्या वेळेस ठिक होतं. म्हणजे लोकांना होतं हे. पण आजकाल लोकांना मोठ्या city जायला म्हणतात की इथे salary मिळते त्याच्या double salary मोट्या city तं मिळते.

पण आहे struggle तर आहेच. म्हणजे तुम्हाला अं त तुम्हाला stable व्हायला दहा वर्ष लागतात.

तसंं छोट्या city मध्ये नाही. तुम्ही दोन पाच वर्षात stable होऊन जातात. आणि खर्च कमी income ok खर्च कमी. स्वतःच घर असतं आई वडिलांच.

मग ते आपलं तेच मग त्याच्यामुळ मग metro city आहे struggle आहे. असं नाही की struggle नाहीए. नाही metro city struggle खुप जास्त आहे. पण त्याच्या पेक्षा एक fantasy पण असतेना metro city ची.

वेगळी fantasy तसं ते आता सगळ्या गोष्टी होतं हळू हाळू जसं आम्हाला लहान पणा पसनं पुण्यात जाते तसं हं पुण्यातच रहायचं पुण्यातच शिकायच, पुण्यातच असं तसं करायचं. आणि त्या वेळेस च पुणं आणि आताच पुणं खुप जमीन आसमानच फरक आहे. even though मी गेले होते last time मी shopping करायला दोनहजार सोळा covid च्या आगोदर सतरा आठरा. covid च्या नंतर गेलेली नाही मी पुण्यात. आता तुम्ही जाऊन बघा तुम्हाला पुणं अजुन वेगळ दिसेल.

आता already metro already पुण्यामध्ये सुरु आहे. हो माहीती आहे. जेव्हा आम्ही गेलो त्या हं covide नंतर आपण एकदा गेलेलो. तेव्हा सुद्धा असं झालं होतं की तेव्हा आता काय भाऊ तिथेच राहतोना मग तीथे इकडुन तिकडुन भाऊच घेऊन जातो. त्याला ते manageable आहे. सगळ्या गोष्टी चांगल असते.

पण तर तरी सुद्धा लोक खुप लांबून लांबून येतात रे मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपलं. हे करण्यासाठी. struggle च्या पलिकडे सुद्धा एक आयुष्य असतं. तर ते हे आयुष्य बाकी लहान city मध्ये इतक struggle नसतं. तुमच्या job च्या जागेवर तुम्ही कधि ही पोहचु शकता. हम्म काय चालतोय का तु?

अच्छा चांगली हवा चालली तुमच्या तिकडे तर.

बर्याच दिवसांनी आज temperature थोड Down असणार आहे बहुतेक. चल मग ठेवते मी. ठिक आहे?

ok bye मला आजही आठवतं ते कॉलेज चे दिवस होते.

परीक्षा संपल्या होत्या सर्वजण अगदी मोकळ feel करत होते

आमचा सगळ्यांचा आनंद बनला दुसऱ्या वर्षाचा नियमितपणे अभ्यास करून थकलेले सर्व विद्यार्थी मुल आणि मुली एकत्र आले. सर्वप्रथम मुली मुलींमध्ये एका सहलीला जाण्याची चर्चा झाली त्यानंतर ती बातमी तशीच हळूहळू मुलांपर्यंत पोहोचली त्यावेळी कोणीही नकार दिला नाही कारण सर्वजण महाविद्यालयाच्या ताणातून आणि तणावातून एकदम मुक्तपणे विहार करत होते. सर्वांना परिक्षाचा आलेला थकवा दूर करायचा होता. त्यानंतर सर्वांनी बसून चर्चा केली आणि त्यावर निर्णय असा ठरला की आम्ही सर्व जणांनी एक बस करून सगळ्यांनी सोबत अजिंठा लेणी बघायला जायचं. अजिंठा लेणी बद्दल सांगायचं झालं तर एकदम अरेखीव कोरीव आणि एकदम नक्षीदार अशी ती लेणी. कोणी बघितलं तर तो अगदी मंत्रमुग्ध व्हायचा. तिथं विरह करणारे पक्षी. तो थंडगार फिरणारा वारा. झुळझुळ नदीच्या पात्रातून वाहणार ते अगदी नितळक्षार पाणी आणि उंच अशा डोंगरावरून

मोकाट सुटलेल्या वासरा सारखं धांगडूधिंगाणा मस्ती करत होते. सगळे आपापल्या वेगवेगळ्या कृती मध्ये व्यस्त होते. कुणालाही कोणापासून काहीही घेणंदेणं नव्हतं. परंतु सोबत आलेले चार मुलं. त्यांनी मुलींना मात्र एकदम व्यवस्थितरित्या सांभाळलं. आणि त्यांची त्याच पद्धतीने काळजीही घेतली. कोणी कोणाचे मित्र-मैत्रिण तर कोणी कोणाचे बहिण भाऊ या नात्याने सर्वजण सोबत फिरत होते. सर्वांना एकमेकांबद्दल आपुलकी आणि

आम्ही रात्री निघण्याचा निर्णय घेतला, परंतु मुलींना त्यामध्ये काही अडचणी आल्या. त्यामुळे आम्ही तो निर्णय रद्द करून दुसऱ्या दिवशी परत एकदा सकाळी निघण्याचा निर्णय घेतला. सकाळी आम्ही साडेसहा ते सातच्या दरम्यान आमच्या जवळच असलेला सर्वांचे मध्यस्थी ठिकाण असलेल्या संभाजी colony येथील हनुमान मंदिराजवळ येण्याचा निर्णय घेतला परंतु काही मुलं-मुली अगदी दूरवरून येत होते. त्यामुळे आमच्या कॉलेजच्या जवळ येण्याचा सर्वांनी ठरवलं. त्यानंतर आम्ही सगळे सकाळी उठायचं या आशेने

आपलं अन्न घेतलं आणि लवकरच साडेसात आठला झोपायचं म्हणून अंथरुणावर मोबाईल हातात घेऊन पडलो डोक्यामध्ये उद्यासाठीचे वेगवेगळे विचार अगदी गोंधळ घालत होते. त्याच विचारांनी मन अगदी गोंधळून असं उत्सुक झालं होतं. त्या दिवशीचा आनंद

सर्वजण एकमेकांना फोन करून खायला काय घेतलं सोबत कोण कोणत्या वस्तू घेतल्या? डब्यामध्ये काय घेणार? उद्याची पार्टी कशी असणार? उद्या आपण कुठे कुठे हिंडायचं? उद्या आपण काय काय खेळायचं? उद्या आपण कशी कशी मस्ती करणार? कशी कशी मौज करणार याबद्दल बोलत होते. असच बोलता-बोलता विचार करता करता झोपायला साडे अकरा बारा झाले. सकाळी परत उठून आवरायचं होतं. सात वाजता आम्ही संभाजीनगर वरून

आपआपल्या हिशोबाने seat घेतले सगळ्यांना व्यवस्थितपणे बसता आलं. त्यानंतर आम्ही पाण्याचे दोन jar सोबत घेतले. आणि आम्ही संभाजीनगर वरून निघालो. सगळेजण अगदी आनंदी होते. एकदम धिंगाणा करत होते. सगळ्यांचे एकमेकांच्या गळ्यात पडणं हसण खेळण बोलणं चालू होतं. तसेच संभाजीनगरचा थोडं बाहेर निघाल्यानंतर आम्ही आमच्या बसमध्ये व्यवस्थित गाणी लावली. त्या गाण्यांचा सर्वांनी अगदी मनपूर्वक फायदा घेतला. सर्वजण आपापल्या पद्धतीने नृत्य करत होते, नाचत होते, गात होते, कोणी ओरडत होत, तर कोणी फक्त हसत होतं, त्यातच ज्यांना मोबाईल चे किडे असतात ते लोक व्हिडिओ सुद्धा काढत होते नंतर आम्ही अजिंठा लेणीच्या खाली पोहोचलो नंतर सर्वांनी आपापल्या bag घेतल्या. पोहोचण्यासाठी अडीच तास लागले म्हणजे आम्ही साडेनऊ दहा पर्यंत तिथे पोहोचलो. सर्वांना भूक लागली होती. म्हणून सर्वजणांनी डब्बा पार्टी करायची असा निर्णय घेतला. वेगवेगळ्या मुला-मुलींनी वेगवेगळ्या डब्यांमध्ये वेगवेगळे असे पंचपक्वान्न आणले होते मग ते असे सर्व पूर्ण round करून बसले एक मोठा वर्तुळाकार तयार झाला त्यामध्ये ते डबे फिरले.

त्या चौकीमध्ये आम्ही सर्वांनी आपापले तिकीट घेतले आणि नंतर आम्ही समोर निघालो. समोर गेल्यानंतर चढायला पहिल्या काही पायर्‍या अगदी सरळ आणि अवघड ही तितक्याच. त्यामुळे सर्वांनाच वाटल की आता चढण केवळ अशक्य परंतु मुलांनी मुलींना धीर देऊन वरती नेलं आणि मग समोर बघतो तर काय अगदी सुंदर आणि नक्षीदार असलेली अजिंठा लेणी माझ्या डोळ्यासमोर आली. आणि तेव्हाच मी अगदी मंत्रमुग्ध झालो. माझ्या मनात एवढा मोठा आनंद आला, एवढा आनंद झाला जेवढा मला याआधी कधीही झाला नव्हता. मला पहिल्यापासून गडकिल्ले बघण्याची फार आवड. त्यानंतर आम्ही समोर गेलो. आणि पूर्ण अजंठा लेणी अगदी मनपूर्वक हिंडून पहिले फिरून पहिले. या हिंडलेल्या फिरलेल्या लेणीचा याच्या आठवणी माझ्या मनात कायम घर करून राहतात.